या दृश्यात एक अ --

त्याचं नाव मिथिला बुक सेंटर आहे.

हा एक लुक सलून --

विविध रंगांचे फुगे आपल्याला पाहायला मिळतायत त्यामध्ये लालगा हिरवा निळा पांढरा कलर चे फुगे आहे.